हा तर रेखा बघ ना स्त्रियांना आजकाल सर्व क्षेत्रात किती पुरुषानं प्रमाणे खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी आजच्या जगात

हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहेच स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत कार्य पण करत आहेत पण प्रत्येक स्त्रीला तस फ्रीडम दिलेल आहे का त्यांच्या घरच्यांनी तस त्यांना सपोर्ट केलेला आहे का काही मुली खेड्या वरच्या असतात आणि काही शहरातल्या असतात मग खेड्यावरच्या प्रत्येक मुलीला तस सपोर्टिंग आहे का त्याच्या घरून तसं वातावरण आहे का

जवळपास बघा तुम्ही सर्व स्त्रियांना स्वातंत्र आहे, आजच्या काळात

पूर्वीच्या काळात एवढं स्वातंत्र नव्हतं जेव्हडं आज आहे आज तुम्हाला मला जेव्हढ स्वातंत्र आहे जेव्हढ्या गोष्टी करण्याची मुभा आहे तेवढी आधी होती का? नाही आधी नव्हती आता झालेली आहे पण प्रत्येक क्षेत्रात मुली आहेत, कार्यरत पण आहेत पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य पण करत आहेत पण त्यात सेफ्टी आहे का कोणत्याही कार्यात स्वतःहून जाऊ शकतात करू शकतात मग त्यांना सेफ्टी आहे का?

आता बघा ना किती साऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत अ अ जसे खूप सारे असे पथक पोलीस लोकांनी तयार केलेले आहेत कि जाच्या मुळे अ स्त्रिया सेफ राहाव्या त्यांना सगळ्या गोष्टीत स्वतंत्र मिळावं त्यांना मानसिक शारीरिक असं काही छळ होऊ नये यासाठी कितीतरी महिला पोलीस अधिकारी आहेत. तर पुरुषही आहेत परंतु महिलांसाठी समोर आलेल्या महिला पोलीस अधिकारी खूप साऱ्या आहेत जे स्पेशली जे स्त्रियांच्या सेफटिसाठी काम करतात स्त्रियांन एक समाजामध्ये मानाचा दर्जा पुरुषांप्रमाणे देण्याच काम हे स्त्रियांचं करत आहेत असं तुला तुम्हाला वाटत आहे ना?

त्या सुरक्षित राहाव्या किंवा

ते तर ठीक आहे. परंतु स्त्रियांना जे आहे आज पूर्वीच्या काळपेक्षा आजच्या या काळात या एकवीसच्या शतकात स्त्रियांना खूप जास्त प्रतिसाद दिला जाते. त्यांना जे करायचं आहे ते तुम्ही करा. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो या प्रकारच बोलल जातं आधी असं काही व्हायचं नाही आधी

परंतु आज काल स्त्री एक स्त्री, कोणत्या क्षेत्रात नाहीये हे तुम्ही सांगा

स्त्री डॉक्टर आहे, एक स्त्री पोलीस आहे इंजिनियर आहे

आणि ते खूप म्हणजे प्रगतीच्या पदावर गेलेले आहेत

पण प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक घरात प्रत्येक खेडयात प्रत्येक गावात आसं आहे का स्त्री पुरुष समानता आहे का? मुलांमध्ये मुलीमद्धे किती फरक केला जातो प्रत्येक बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत मुलगा कान्वेंट मध्ये शिकलेला मुलगी मराठी शाळेत जाइल असं पूर्ण गावापासून खेड्यापासून कि हे झालेल आहे किती भेद आहे

लोकांना काय वाटते मुलगी फक्त चूल आणि मूल एवढाच करू शकते बाकी काही करू शकत नाही परंतु याच्या वर ही जाऊन जर मुलगी नगर परिषदेच्या शाळेत त्यांचे आईवडील त्यांना शिकवत असेल दुजाभाव करत असेल तरी मुली करून दाखवतं आहेत त्यासगळ्या गोष्टी जे असा विचार करतात लोक कि नाही करू शकता स्त्रीया त्या सुद्धा गोष्टी स्त्रियांनी करून दाखवल्या आहेत, याचे खूप सारे उदाहरण आपल्याकडे आहेत,

पण आजकाल तसं राहिलेलं नाही ये ना आजकाल स्वातंत्र हि सर्व सर्वच जीवाला स्वातंत्र प्रिय असते हि तर स्त्री आहे माणूस आहे मनुष्य आहे तिला हि स्वातंत्र प्रिय आहे आजची स्त्री एवढी सक्षम झालेली आहे कि जर घरचे स्वातंत्र देत नसतील तर त्यांना त्यांचा स्वातंत्र्याचा हक्क कसा मिळवायचा याची सुद्दा त्यांना स्वतःची जाणीव आहे कि जर मला समोरचं स्वतंत्र देत नसेल तर मी स्वतः हिसकावून घेऊ शकेल एवढी सुद्धा माझ्यात ताकद आहे अशी एक स्त्री

तसं आहे पण स्त्री पुरुष समानते बद्दल बोलत आहोत ना आपण

स्वातंत्र्याचं काही हेच नाही ये यांच्यात स्त्री पुरुष समानता म्हणजे जे मुलाला भेटेल तेच मुलीला मिळालं पाहिजे जे मुलांसाठी आहे ते सर्वकाही मुलींसाठी असलं पाहिजेत ना

मग खेड्यामधील लोक तसा विचार करत नाही, आता माझे एक फ्रेंड आहेत कि त्या दहावी पर्यंत शिकल्या आणि तिथंच त्यांचं शिक्षण संपलं पण पुढे त्यांची इच्छा असूनही, शिकण्याची उच्च असूनही त्या शिकू शकत नाहीत

हे बघ शिक्षणाच्या बाबतीत तू विचारशील तर

पण त्यांना सपोर्ट मिळाला तरच त्या समोर जातील ना

खेड्यातली मुलगी शहरातली मुलगी तर ते त्यांची प्रत्येकीचे आईवडील थोडी ना त्यांना हो म्हणणार आहेत मग आहे का स्त्री पुरुष समानता तुम्ही म्हणता स्त्रियांना सपोर्ट नाहीये

जर त्या देशाच्या प्रधान मंत्री होऊ शकतात तर याच्यावर आणखी कोणतं स्वातंत्र तुम्हाला स्त्रियांना द्यायचं आहे कि एक स्त्री प्रधानमंत्री पदाच्या पदावर गेलेली आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्याची गरज आहे का? स्वातंत्र नाही समानता समानता हो स्वातंत्र आणि समानता जवळपास एकचं आहे ना मुलगा हुशार नसुनही त्यांना कॉन्व्हेंट मध्ये शिकवतात आणि मुलगी हुशार असूनही तिला मराठी शाळेत शिकवतात जिल्हा परिषद झेडपीच्या शाळेत शिकवतात मुलांना शहरात जाऊन त्यांचे पैसे भरून त्यांची ट्यूशन फी, त्यांचे क्लासेस

त्यांना देऊनही हे मग हे स्त्री पुरुष समानता आहे का?

मुलींची इच्छा असूनही ते शिकू शकत नाहीत. आईवडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाहीत

मुलींची ईच्छा असूनही त्या शिकू शकत नाहीत कारण त्यांच्या आईवडिलांचा सपोर्ट त्यांच्यासोबत नसतो आणि मुलांची मानसिक परिस्थिति नसून सुद्दा त्यांचे ट्युशन फी क्लासेस

मुलींची इच्छा असूनही त्यांना शिकवत नाहीत

मग हे छोटी पदवी आहे का मोठी आहे मोठी आहे पण माझा विषय नाही आहे ना हा. जनरेशन आजची की माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या खूप साऱ्या अश्या मैत्रिणी आहेत कि त्या खेड्यावरच्या आहेत आणि त्या माझ्यासोबत शिकत होत्या

तर माझ्या आईवडिलांनी मला जबरदस्ती केली असती का? काही काय काही गोष्टी या स्वतःच्या मनावर सुद्दा डिपेंड असतात जर मला वाटलं कि मला शिकायचं आहे माझं जर एम मला जर नोकरी करायची आहे काहीतरी बनून दाखवायचं आहे.तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ऑटोमॅटिक घरचे सपोर्ट करतात आणि जर स्वतःची ईच्छा नसेल तर सपोर्ट करण्याचा प्रश्नच नाही कसं आहे एका मुलीसोबत होऊ शकते सर्वांसोबत होऊ शकते का?

त्यांची ईच्छा असूनही मला हे करायचं आहे. नको तू तिथं जाऊ नको बाहेर बसु नको रात्र व्हायच्या आत घरी ये, कॉल करून सांग , कुठे आहेस हे पूर्ण त्यांना विचारलं जातं

पण ते तर आहेच पण कल्पना चावला तर चंद्रावर जाऊन आलेली आहे याच्यावर तुमच काय म्हणणं आहे

आता माहित आहे जग खूप जवळ आलेलं आहे

पण समानता तर सर्व सर्व क्षेत्रात आहे ना समानता तर सर्वत्र आहे ना कि फक्त शहरातल्या मुलींना आहे खेड्यातील मुलींना नाहीये असं काही नाहीयं ना असं काही नाहीये खेड्यातल्या मुलीतर किती समोर जात आहे आज आपण बघू शकतो

दहावी असो बारावी असो किंवा पदवी असो एखादी त्यांचा जर निकाल लागला तर सर्वात जास्त पहिल्या दहा मध्ये तर मुलीचं असतात ना जास्त करून मग त्यांना सपोर्ट कुणी दिलेलं आहे